व तिथे मुसळदार पाऊस झालेला दिसत आहे.

व समोर महात्मा जोतिराव फुले यांचा पुतळा दिसत आहे.

व लाल खांब व हिरवी झाडे दिसत आहेत.

ह्यात चौदा बांदकन्या दिसत आहेत व डीटीएच च्या डिश दिसत आहेत.

व काही माणस तिथे मोज माप करताना दिसत आहेत.

व त्यात दाट धुक्यांची चादर दिसत आहे.

काही विक्रेते मासे कापत कापताना दिसत आहेत.

व तेच्या कडेने नेटची जाळी व पिवळे स्टंप --

व त्या पाण्यात एक पिवळी व पांढऱ्या रंगाची छत्री दिसत आ--